समोरच्या फोटो मध्ये आपण बगतोय की चर्च आहे चर्च मध्ये आपण साइड ला प्लस सिम्बाॅल च्या बाजुला आपण बगतोय कि --

ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे.

त्याला आपण बगतो कि ड्रेस घा --

इथ आपण बगतो खाली दोन कि तीन चेअर इथ ठेवले --

पलिकड आपण बगतोय एक एक गाडी तिथ उभी आहे.

इथ आपण बगतोय एक मशनरी ठेवल्याला आहे ऑक्सीजन आहे.

समोरच्या फोटो मधी आपण बगतोय की समोर क्लिनीक आहे आपण बगतोय क्लिनीक चा

गेट लावलेल आहे वरच्या साईडन वर बगतोय कि फोकस लाइट आपल्याला तिथ दिसत आहे.

कपारट आहे कपारट मधे आपण बगतोय कि तिथ आपल्याला काहीच दिसत नाही इकडच्या साइडन बगतोय आपण --

ट्रॅक्टर वर आपण तिथ कोणीच आपल्याला तिथ दिसत नाहीय.

समोरच्या फोटो मधी बगतोय आपण कि काॅलेज आहे आपण बगतोय काॅलेज च्या पायऱ्यांवरती दोन ते तीन व्यक्ती आपल्याला तिथ दिस --

समोरच्या फोटो मधी आपण बगतोय कि आपल्याला एक बिल्डिंग दिसत आहे आणि आलिकडच्या पण एक लाइन पोल आपल्याला तिथ दिसत आहे आणि आपण बगतोय कि खुप सारे तिथ झाडे आपल्याला दिसत आ --

समोरच्या फोटो मधी आपण बगतोय कि मच्छी मार्केट आहे आपण बगतोय कि खुप वेगवेगळ्या प्रकारच्या मासे तिथ आपल्याला दिसत आहे.

आणि बघतोय कि शाॅप मधुन एक व्यक्ती निघताना आपल्याला तिथं दिस त --

आणि तिकडच्या साडटन आपण बगतोय कि आपल्याला एक टाॅवर तिथ दिसत आ --